इतक्या राब राब राबुन त्या झाडाची सेवा केली त्या झाडावरून जेव्हा आता त्याला काही निघण्याची वेळ आली तर काय झालं निसर्गाच्या मान हाणीनी तो बिचारा हे झाला. त्यात सरकार म्हणते की आम्ही करुना तुम्हाला मदत आम्ही देऊना पण खरच करतेका सरकार. सरकार काय सरकारच काम आहे बस बघनं आणि म्हणनं. पण शेतकऱ्याची हानी होते ते कुणाला दिसते का? आणि शेती शेतीचे तर आता असे हाल आहे की करावं की सोडावं असा विचार येते शेतकऱ्यांना. कारण तिथे पैसे मिळण्यापेक्षा पैसे लागतात जास्ती. स जेव्हा पासनं पिक लावल जेव्हा पासनं शेतात बी बीयने पेरले तेव्हा पासुन त्याला मोठ करासाठी तेव्हा पासुन त्याला किटक किटकांपासुन वाचवण्यासाठी आनेक प्रकारच्या औषधी माराव्या लागतात. हे कराव लागतं. मग मजुरवर्गांना सांगाव की या तुम्ही याच्यावर पहा मग कापुस थोडा मोठा झाला तो झाडातून निघायला लागलाय की कापुस वेचायसाठी बाया लागतात. मजुर वर्गाची तर मजुरी इतकी जास्त वाढली आहे. की शेतकरी काय करेल? हेच त्याला कळत नाहिए. हो ना शेती करणे ही काही सोपे काम नाही. शेती करायासाठी आपल्याला शेतीची पुर्ण विद्या असने आवश्यक असते.

शेतकऱ्याची इतकी मानहानी होत आहे की आपल्याला असं वाटते की बी बीयाने घेऊन लावाव की घरीच तयार करावे अशी वेळ आली आहे. त्यामध्ये पण कधी पण पाऊस येऊन जातो, किंवा कधी कधी तर पाऊसच नाही येत. त्यामुळे जे शेतामध्ये लागलेले धान्य राहते किंवा आनखी पण भाजी पाला राहते तो एक तर पुर्ण नष्ट होऊन जातो नाही तर मग उगवतच नाही. यामध्ये शेतकऱ्याचीच मान हानी होते. तुला काय वाटते? बरोबर आहे. बघना आता हे जर आपण बघितलं बी बीयान्याची खरेदी करायला जर एक शेतकरी गेला तर त्याचे कित्तेक पैसे बी बियान्यामध्येच चालले जातात. औषधींमध्येच चालले जातात. आता आधी सारखे रासायन आदा आधी आता आधी सारखी नैसर्गिक शेती पण होत नाही ना. आता तर प्रत्येक वस्तु म्हटलं की त्यात रासायन आलं. रासायनीक अं रासायनीक पदार्था शिवाय ते झाड फळच नाही देत असं झालं. त्यात पण गुन्हेगार आपणच ना आपणच जमिनीची इतकी नींदा नींदा करुन टाकली जमिनीमध्ये आपण काही ठेवलच नाही. तर ती तरी आपल्याला कुठुन फळ

पाच पाच सहा सहा क्विंटल कापुस व्हायचा त्या जमिनीवर आता एक किंवा दोन क्विंटल पण कापुस खुप कठिनाईने होतो. त्यात आता आपले parents आपले जे शेतकरी वर्ग ते लोक तरी करुन काय करनार ना. त्याच्यानी जे जे होते ते करते. आता आपण पहायला गेलो आपण जर म्हटलं की आपण शेती मध्ये जाऊ पण आपल्याला तरी कुठे काय कळते ना शेती करणे ही

आई वडीलांना शिकवलं. आई वडील करतात पण ते आपल्याला म्हणतात की तुम्ही इकडे नको या बा इथे खुप मेहनत. आता ते असे का बरं बोलतात? कारण त्यांनापण माहिती आहे की आता इथे आधी सारखी उबजाऊ जमीन राहलेली नाही. आधी सारखी मालमत्ता शेतीतुन मिळत नाही. आधी सगळे सगळ काही लोक शेतीच उगवायचे. घरी खाया पुरता भाजी पाला, कांदे, टमाट, मिरची हे सगळ आपल्या शेतीत लावायचे. पण असं होत का? नाही होत ना. आता शेतकरी लोक पण भरपुर साऱ्या वस्तु market तुन आनतात. आणि जी main main असते जी महत्वाची महत्वाची जे जे मोठे पीक असतात ते त्यांच्या शेतात लावतात. आता ते पिकाचं असं आहे की ते एक वेळा आपल्या घरी साठवलं आणि विकलं त्याच विक्री नंतर वर्षभराची सगळी मजुरी त्यांना त्याच ह्या च्या वरुण काढायची असतात. हो की नाही तुझे म्हणने अगदी बरोबर आहे. आदी आठवते तुला जेव्हा आपण लहान होतो आपल्या घरी आजोबा वगैरे रहायचे तेव्हा आपली आपल्यात आधी किती शेती व्हायची तेव्हा ऋतूचक्र पण किती छान होते. परंतु आता तशी राहलेली नाही आहे. बघना आता शेतीमध्ये शेतकरी लावतो त्याचे धान्य तरी पण आधीच्या सारखे त्याला मिळत नाही धान अं धान्य वगैरे. आता खुप बदल झालेला आहे. श शेतकऱ्याला ते पाहिजे तितक्या आवश्यक मिळत नाहीत. आणि मिळाले तरी पण बाजारामध्ये भाव नाही मिळत. प्रत्येक गोष्टीमध्ये शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. परंतु यामुळे जी युवा पिढी आहे ती पण शेती कडे आकर्षीत होत नाही आहे. प्रत्येकाला असं वाटतं की अं आपण शेती विकुन शहराकडे शहराकडे निवासीत झालं पाहीजे. आणि तिथेच आपण कोणती नोकरी मिळुन घेतली पाहीजे. परंतु कोणी शेती करायला असं तयार नाही होत इच्छेने. असे का होत आहे कारण शेतीची भाव नाही रहाली आधीच्या सारखी वातावरन नाही राहली जागो जागी अं company वगैरे बनत आहे. त्यामुळे निसर्गाची हानी होत आहे आणि या सगळ्यामुळे पिक पिकांना बरोबर पाणि नाही मिळत किंवा जास्ती पाणि मिळत त्यामुळे पिक बरोबर येत नाही. यामुळे सगळ्यामध्ये तर शेतकऱ्याची हानी होत आहे. तुला काय वाटते? बरोबर मला असं वाटतं की युवा पिढीने थोडा आपल्या शेतीकडे आपल्या मातृ भुमीकडे थोड लक्ष दिलं तर बरं होईल. कसं ना ते आपल्या आई वडीलांनी केल ते केल त्यांच पार पडलं. पण आता आपणच जर आपल्या शेतींं कडे लक्ष नाही दिले आपण आपल्या शेतींवर कधी जाऊन नाही पाहले तर आपण खाऊ काय ना काही दिवसात. हो मी मानते की मोठ मोठ्या company मध्ये कारखान्यामध्ये गेलो चार पैसे जास्त कमवले की आपलं आयुष्य चांगलं होईल असं आपल्याला वाटते. पण विचार कराना जर शेती मध्ये अन्न धान्यच पिकले नाही तर खायचे काय? ते जे तुम्ही पैसे लाखोनी कमवले ते पैसे खानार का? नाही खाऊ शकतना आपण पैसे तसच माझ म्हणनं हेच की शेती ही महत्वाची आहे. पण आज काल शेती साठी पण जमिनी राहलेल्या नाही. निसर्गाचे दोन महत्वाचे नियम आहे जगा आणि जगुद्या. आता काय झालय माती आणि पाणी हे दोनही वस्तु बरोबर राहलेल्या नाही. माती उबजाऊ वरुण आता माती पहिल्या सारखी उपजाऊ राहलेली नाही. आणि पाणि, पाणिचं तर असं आहे की आला तर खुप नाही तर खड्डा आला तर इतका. काय येते. की पुर्ण आती वृष्टी झाल्या सारखे झाडांचं नाश होऊन जातो. गावच्या गाव वाहुन जातात. शेती मध्ये लाटांच्या लाटा येऊन जातात. पुन्हा लागलेलं धान्य वाहुन जातं आणि नाही आला तर एवढा कोरडा पडते की जी पराटी लावलेली असतात, जी झाडे झुडपे लावलेली असतात ती वाळून खड्डा होऊन जातात. असं पण झालं आहे. आता कित्तेक ठिकाणी आपण रोज news बातम्या बघतो आपण बातम्यांचा बातम्या paper वाचतो. त्यावरुण आपल्याला कळते की किती काही ठिकाणी पाण्याची टंचाई आहे. कित्तेक ठिकाणी तर अतिवृष्टी झाली, कुठे गारपिट झाली काही झाली. आता या सगळ्या कारणां मुळे सगळ्यात मोठ्या परेशानी होतात ते एका शेतकऱ्याला ना. का बरं तर शेतकरी हा आपल्या शेतीसाठी राब राब राबतो. सकाळी पासुन जाऊन कष्ठ करतो, पण त्याला मिळतं का तीतकं नाही. ना शेती मधुन त्याला काही मिळत आहे नाही आपली सरकार काही देत आहे. शेती करणे हा एक खुप मोठा महत्वाचे काम आहे. आणि शेती करायलाच पाहीजे. जर तुम्ही मा आपल्या आपल्या स्वतः साठी अन्न नाही पिकवू शकत तर तुम्ही काय कराल ना. आणि भारताला भारत शेती प्रदान कृषी कृषी प्रदान देश म्हटलं जातं. आता कृषी प्रदान देश म्हणजे काय की जिथे शेती तीथे शेती हाच main व्यवसाय आहे. जिथे हाच मुख्य व्यवसाय आहे आणि ज्या देशातील जा जास्त तर लोक संख्या ही शेती वर अवलंबुन असते. आपल्या भारता मध्ये बघितलं तर प्रत्येक प्रदेशामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये प्रत्येकजन काहीना काही आपल्या शेतीत वेगळ पिकवत असते. कुठे आपल्याकडे धान पिकतात, तर कुठे गहु पिकतात. कुठे कापुस पिकते, तर कुठे बाजरी पिकते असा हा आपला भारत देश आहे. जो ज्याला आपण कृषी प्रधान देश म्हणतो. आता या देशाला आपण कृषी प्रधान कसं ठेवलं पाहीजे काय केल पाहीजे, काय वाटते तुला. मग शेती म्हणजे शेती या शब्दाचा अर्थ होतो की कृषी. कृषी म्हणजे काय? कुठुन बनलेला आहे? तुला काय वाटते? कृष या शब्दापसून त्याचा अर्थ मुख्य म्हणजे काय होतो नांगरने किंवा छेदने. ज्याला English मध्ये आपण agriculture पण म्हणतो हो ना. मग त्यामध्ये कसं असतं की

खतान आपण फक्त भाजी पाला किंवा अन्न धान्यावर निर्भर राहण्या पेक्षा आपण पशुपालन पण केलं पाहीजे त्यामध्ये पण आपण खुप पैसे कमऊ शकतो. तुला काय वाटते? बरोबर. फक्त शेती करुण अं होत नाही हे तुझ म्हणन बरोबर आहे की शेती सोबत एक जोड व्यवसाय करायला पाहीजे. कारण आपण जितक शेतीवर अवलंबुन राहु तसं पाहलं तर शेती हे कुठे ना कुठे पर्यावरण अवलंबुन आहे. आणि आज काल तर पर्यावरण कधी धोका देईल सांगताच येत नाही. भर उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतोय, कधी सकाळी थंडीच वाटते, कधी कोणता ऋतू सुरु आहे हेच नाही समजत. मला पण वाटतं की शेती सोबत एक जोड व्यवसाय आपला नेहमी असायला पाहीजे. मग तो कुठला पण असो, पशुपालन असो की, कुकुड पालन असो, की दुग्ध व्यवसाय असो असायलाच पाहीजे. तो पण शेतीलाच लागुन आहे ना. त्यामुळे शेतकऱ्याचा चारा जास्त येते त्याच्या घरात चार पैसे जास्त येते. त्याच्या घरात चार पैसे जास्त आले

समजायला पाहीजे जसं विज्ञानाकडे आपण हळु हळु सामोर जात आहे. तर त्यांनी कुठेना कुठे कृषी शाळा भरलेल्या असतात. खुप जागी कृषी शाळा भरलेल्या असतात, खुप ठिकानी कृषी अं विभागाचे लोक येऊन सांगत असतात की तुम्ही काय करु शकता कसं कसं करु शकता. तर मला तरी वाटत की शेतकरी लोकांनी पण या सगळ कृषी शाळा वगैरे जाऊन बघायला पाहिजे. की काय असते त्या वरुन त्याना कळते. की त्यांनी त्याच्या शेती मध्ये काय लावायला पाहीजे, कसल्या कुठल्या कुठल्या हम्म यांनी अं अन्न पदार्थांनी

शेती मध्ये nitrogen ची level वाढते आणि जी जमीन आहे ती अति आनखी उबजाऊ व्हायला सुरुवात होते. जितकी जास्त उबजाऊ जमीन तितक जास्त पीक तीतकच जास्ती आपल्याला माल मत्ता मिळते. हो ना आपन पुष्कळ पण परंतु तुझे म्हणने बरोबर आहे परंतु शेतकरी वर्ग हा पुष्कळ प्रमाणे मागासलेला वर्ग म्हणजे जास्ती शिकलेला वर्ग नसतो. तर आशा मध्ये जे तु म्हटल की कृषी शाळा वगैरे असतात ते त्या कशा काय मदत करु शकनार?

अ आपल्यासाठी ठेवतात की लोकांना अशा ही लोकांना समजल पाहिजे की त्यांना शी जे शिकलेले नाही, जे शिकले सवरले नाही जे मागास वर्गिय प्रदेशातुन येतात अशा लोकांसाठी ही ते लोक कृषी शाळा ठेवतात. ते लोक काही खुप कठीन भाषेत सांगत नाही ना त्यांना पण कळते की हा शेतकरी आहे याला ते जितक्या साध्या सोप्या भाषेत सांगितले तीतक तो समजुन घईल आणि ते कसं चांगलं आपल्या शेतीवर जाऊन करेन. मी शेतीचा जा जायला पाहिजे यासाठी म्हणत आहे कारण त्यावरुण काय होईल शेतकऱ्याला कळेल की आपल्या शेतीची काय कमीपणा आहे आपल्या जमिनी मध्ये काय कमीपणा आहे. जसं आता सरकारने काढलं की तुम्ही काही वर्षातुन आपल्या शेतीची आपल्या जमिनीची माती शेती शाळेमध्ये नेऊन द्या

ते एकदाच माहिती झालं की तुम्ही त्यानुसार त्यावर फळे, फुले, झाडे, कड धान्य लावा. त्यानी काय होईल तुम्हाला जास्ती मालमत्ता मिळेल ना. जास्ती मालमत्ता मिळेल, जास्ती पिक मिळेल. तुमची जमीन परत परत उबजाऊ होईल. जसं एकसारख धान्य कधीच एका जमिनी वर लावू नए असं म्हटलं जाते. जस तुम्ही या वर्षी वांगी लावली तर पुढल्या वर्षी दुसरं काही लावा. त्यानी काय होते माती वर खाली होते. आणि तिथली nitrogen level वाढत राहते. कमी झाली तर दुसरं असं फळ भाजी लावा की ज्यानी तिथली nitrogen level वाढेल. भाजी पाला लावा भाजी पाल्यांचा अं महिना भाजी पाले पिकण्याच जो कार्या कालावधी असतो तो कमी असतो. भाजी पाला दोन तीन महिन्यात येऊन जातो. तो दोन तीन महीने राहला त्यानी त्याचे एक दोन टी पुर्ण केल्या की तो नष्ट होऊन जातो मग तुम्ही ती जागा परत दुसऱ्या कशा साठी वापरु शकता. पुर्ण शेती मध्ये भाजी पाला लावनंं हे खुप महत्वाचं असतं. आणि मला वाटते प्रत्येक शेतकऱ्यानी ते लावायलाच पाहीजे तुझ म्हणन अगदी बरोबर आहे. तर यामधुन आपल्याला सगळ्यांमधून असं कळतं की शेती हा मानवी संस्कृतीचा सर्वात प्राचीन व्यवसाय आपण म्हणु शकतो आपण. ज्याच्या मध्ये अन्न, वस्त्र इंधन आणि जनावरांसाठी चाऱ्यांंसारखा मानसं अत्यंत आवश्यक गरजा शेती द्वारे पुर्ण केला जाऊ शकतो. शेती हा व्यवसाय म्हणुन बहु जामी विकसीत झाला आहे कारण त्याचे अनेक व्यवहारीक परिनाम स्पष्ट केले जाते. जसं शेतीमध्ये आपल्याला पुष्कळ सारं दिसते की शेती झाली बागकाम झाले वनीकरण. पशु संवर्धन असे अनेक प्रकारची शेती दिसते. तर शेतीची जी म्हटलं तु की nitrogen level कमी होते त्यासाठी आपण भाजी पाला लावला पाहीजे परंतु भाजी पाल्याला तर भावच मिळत नाहीना मग तो शेतीत शेतकरी तरी काय करणार? कुठे जाणार? तुला काय वाटते?

तर त्या शेतीची जमीन उबजाऊ उबजाऊ राहणार का? नाही राहणार ना. जसं तुच बघ तुझ्याकडे जर छोटीशी जमीन आहे तु तिथं एकच एक वस्तु एकच एक वस्तु लावत आहे. तर ती जमीन तर bore होऊन जाईल. जसं आपण आपलं जर हे घतलं उदाहरण घेतलं तर तुला जर मी रोज एकच काम एकच काम आणि एकच जेवण दिलं मी तुला रोजही वरन भात वरन भात खायला दिला तर तु पण bore होशील ना. तुलापण एक दिवस वाटेल कि अरे काय मी रोजची हेच हेच हे खाते. तसचं शेतीच पण. जितक तीथे तु नविन नवीन काही लावत राहशील तितकेच तीथे पुन्हा पुन्हा नैसर्गिक रसायने तयार होतात. ती जमिन परत परत उबजाऊ होते. शेतीची जमीन उबजाऊ जितकी असली तितकच त्या शेतीवर पदार्थ, फळधान्य, कडधान्य, कापुस, गहु, ज्वारी जास्त लागत. तर असंं पाहलं आपण धान ही चिखला मध्ये लावली जाते. धान हे चिखलामध्ये लावली जाते कारण त्याला पाण्याची आवश्यकता जास्त असते. तसच प्रत्येक पदार्थाला प्रत्येक अं प्रत्येक फळाला, फुलाला प्रत्येक कडधान्याला, गहुला, ज्वारीला वेग वेगळी वेग वेगळी परिस्थिती पाहीजे असते असं मला वाटते आणि ती परिस्थिती आपण सांभाळुन आपल्या शेतीमध्ये काम केलं पाहीजे. त्यामुळे काय काय होणार आपली जमिन नेहमी उबजाऊ राहील आणि शेती नेहमी आपल्याला चांगल्या प्रकारे फळ, फुले, धान्य, कडधान्य वगैरे देत राहील. जमीन प्रदूषण संपूर्ण प्राणी साम्राज्याच्या विकासास अडथळा आणते. कारण जमीन प्राणी साम्राजाच्या असतित्वासाठी अन्न आणि इतर गरजा पुरवण्यास सक्षम आहे. दुसरीकडे मानव आपला अहंकार तृप्त करण्यासाठी आपल्या भविष्याची छेडछाड करून पर्यावरण दूषित करत आहे. जमीन दूषित होणे विविध कारणांमुळे होते. कचऱ्यामध्ये Plastic चे डब्बे, Plastic Electronic वस्तू आणि घर hospital शाळा आणि बाजारात वापरलेल्या जाणाऱ्या इतर साहित्याचा समावेश होतो. काही biodegradible आहेत. परंतु इतर नाहीत आणि त्यांची विल्लेवाट लावणे कठीण असू शकते. जैवविघटन न करता येणारा कचरा हा जमिनीच्या प्रदूषणाच्या प्राथमिक स्त्रोत आहे. मानवाच्या गरजेनुसार जंगले अत्यंत चिंताजनक दराने कापली जात आहेत. झाडे

आणि इतर गोष्टींमुळे वृक्षतोडींमुळे जमीन प्रदूषण होते. रासायनिक कचऱ्याची विलेव्हाट लावणे अवघड आहे. कीटकनाशके कीटकनाशके आणि खतांच्या कचरा आणि घन दोन्ही आणि इतर ठिकाणी टाकला जातो. त्यामुळे मातीचे नुकसान होते आणि जमिनीवर आणखी एक प्रकारचे प्रदूषण होते. शेतकरी आजकाल पिकाच्या वाढीव उत्पादनाची खात्री देण्यासाठी विविध उच्च दर्जाच्या शेती पद्धतींच्या वापर करतात. मातीची खूप विविध उपचारांच्या अविवापरामुळे होते. जसे कि कीटकनाशके आणि कीटकनाशके या प्रकारच्या भूप्रदेशावर उगवलेली फळे आणि भाजीपालाही अशाच प्रकारे आरोग्यासाठी हानिकारक हे जमीन दूषित होण्याची एक प्रकार म्हणून वर्गीकृत आहे. तुटलेली काच Plastic furniture आणि Polytin घरातून फेकल्या गेल्या फेकल्या गेल्या इतर वस्तूंमुळे जमीन दूषित होते. औद्योगिक रसायने जमीन प्रदूषण करतात. कारण जड धातू जमिनीवर जमा होता आणि ती दूषित करतात. जमिनीतून खनिज तेल काढण्यासाठी उत्खनादरम्यान जमिनीवर अनेक वेळा तेल गळते. माती दूषित होते. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा हवेतील विषारी पदार्थ जमिनीवर पडतात आणि माती प्रदूषित करतात. माती प्रदूषणाची घटना विविध कारणामुळे होऊ शकते. कोणतेही एकच निर्णायक कारण नाही. आपल्या जमिनीवर काही टाकाऊ पदार्थ साचल्यामुळे मातीचे प्रदूषण होते. माती प्रदूषणाचे काही किंवा करणे खालील प्रमाणे आहेत. घरगुती कचरा औद्योगिक आणि घाण कचरा नगरपालिका कचरा कृषी कचरा मातीची खूप मातीची धूप खतांच्या अतिवापर जास्ती अं मीठ आणि पाणी या करणांव्यतिरिक्त बाजार घरे, रुग्णालये आणि शाळांमध्ये Plastic चा वापर जंगलांचे झपाट्याने तोडणे आणि घरांच्या तुटलेल्या काचा फेकणे यासह मातीप्रदूषणास कारणीभूत असलेले इतर अनेक घटक आहेत. उत्पादक आणि उद्योगांनी उत्पादित केलेल्या रासायनिक जसे कि Plastic furniture आणि Polythin इत्यादी. पाऊस पडतो तेव्हा यातील काही प्रदूषके पाण्यासोबत मिसळतात आणि जमीन प्रदूषित करतात. जमिनीत असंख्य प्रकारच्या टाकाऊ वास्तूचे संकलन केल्यामुळे जमीन प्रदूषण होते. घरगुती औद्योगिक खनिज उत्खनन आणि कृषी कचरा हि सर्व कचरा सामग्रींची उदाहरणे आहेत. याचा परिणाम म्हणून जमीन प्रदूषणाचा श्रोत ओळखले गेले आहेत. खालील श्रेणी घरगुती कचरा औद्योगिक आणि घाण कचरा, नगरपालिका द्वारे निर्माण होणार कचरा, कृषी कचरा देशांतर्गत कचरा जमिनीच्या प्रदुषणात मोठा हातभार लावतो. रोज घर साफ केल्यावर घाण बाहेर येते एका बाजूला धूळ आणि माती आहे तर दुसरीकडे कागद, कापड Plastic लाकूड, धातू इत्यादींची तुकडे आहेत.

इत्यादींचाही समावेश आहे. हे सर्व प्रदूषक साफसफाईच्या वेळी एकत्र केली जातात आणि कुठेतरी टाकून दिले जातात. हा कचरा झाकून याची विल्हेवाट लावणयासाठी औद्योगिक देशात एक व्यवस्था आहे. भारत आणि इतर अविकसित राष्ट्रांमध्ये अशा प्रणालीच्या कमतरतेमुळे या कचरा सामग्रींचे सतत विघटन होत राहते ज्यामुळे विविध जीवनाची वाढ होते परिणामी प्रदूषण आणि अखेरीस आजार होतात. जमिनीत होणारे प्रदूषण माती प्रदूषण म्हणून ओळखले जाते. हे प्रदूषणाची शेतीमुळे होते. औद्योगिक आस्थापने मोठ्या प्रमाणात कचरा आणि टाकाऊ पदार्थ उत्सर्जित करातात. हा कचरा प्रत्येक औद्योगातून काढला जातो. मग तो धातूचा असो किंवा रासायनिक असो आणि उघड्यावर टाकला जातो. त्यामुळे अनेक वायू आणि रासायनिक घटक वरण आणि माती या दोघांचेही नुकसान करतात. अनेक उद्योग मोठ्या प्रमाणात राख देखील तयार करतात. विविध प्रकारचे विषारी अमली आणि अल्क अह धर हम्म सयुंगामुळे भूप्रदेश निरुपयोगी आहे. हे सयुंगे काही वेळा उद्योगाजवळ काढली जातात. ज्यामुळे जमीन प्रदूषणामुळे जमीन अयोग्य बनते. सार्वजनिक ठिकाणी साचलेले अस्वस्थेला महापालिकेचा कचरा असे समजले जाते. यामध्ये केवळ सार्वजनिक ठिकाणी घरगुती कचरा गोळा करणे नाही तर मलमूत्र आणि मूत्र गोळा करणे देखील समाविष्ट आहे. त्याशिवाय विविध संस्था, बाजार, रस्ते, मेलेल्या जनावराचे अवशेष, घरे पाडणे या सर्वांचा समावेश आहे. खरं तर महानगरपालिकेच्या कचऱ्यांमध्ये शहराचीच किंवा शहराची संपूर्ण घाण समाविष्ट असते. महानगरपालिकेचा कचरा हा जमिनीच्या प्रदूषणाच्या महत्व महत्वाचा सरोत्र आहे. मात्र रस्त्यावर फिरून जमीन प्रदूषण रोखण्यास प्रशासन हतबल आहेत. सरकारने ठरवून दिलेल्या नियमाचे आपण सर्वानी प्रामाणिकपणे पालन केले पाहिजे. वयक्तिक प्रयत्न करण्याच्या आमच्या क्षमतेच्या पुरेपूर फायदा घेण्याची हि वेळ आहे. प्रदूषणाची पातळी कमी करण्याची जबाबदारी जाणीव ठेवली पाहिजे. आज आपण बोलत आहोत आह महाभारत या विषयावर द्व्यापारयुगाची सुरुवात झाल त्यावेळे अं हस्तिनापूर नावाचे एक राज्य होत त्या राज्याचे त्या राज्याचा राजा पांडू राजा पांडू होता पण अं पांडुराज्याचे अल्प अं कमी वयातच त्यांचे निधन झाले पांडू राज्याच्या निधनानंतर त्यांचा भाऊ त्यांचा भाऊ म्हणजे धृतराष्ट्र हा हस्तिनापूरचा राजा झाला पितामहा भीष्म म्हणजे या राज्याचेच अं सेनापतीपण आणि त्या हस्तिनापूरचे संरक्षण पण पिता महा भीष्म हे हम्म त्यांनी स्वतः अं आजन्म बालब्राम्हचारी राहून हस्तिनापूरची सेवा केली त्यानंतर अं हस्तिनापुर राज्याचा महामंत्री म्हणजे विधुर ते पण खूप ते पण खूप विधुर पण खूप थोर विचारवंत होते आणि खूप बुद्धिमान होते ध्रीतराष्ट्र पांडू अं राजा पांडूला पाच पुत्र झाली त्यातली त्यातला सर्वात जेष्ठ पुत्र म्हणजे युधिष्टिर मग नंतर भीम अर्जुन नकुल सहदेव हे असे पाच पांडव पुत्र आणि धृतराष्ट्र राजा धृतराष्ट्र याला शंभर पुत्र होते त्यातल युधिष्टिर हा सगळ्यात मोठा त्यातला दुर्योधन हा सगळ्यात मोठा होता आणि अं दूर्यो अं दूर्योदन हा सगळ्यात मोठा होता आणि दुःशासन हा दुसरा मुलगा होता दुर्योधन आणि दुःशासनचा मामा म्हणजे शकुनी माम तो खूप तो अत्यंत क्रूर होत आणि कपटी मनाचा होत त्याने पांडव पांडू पांडू पुत्रांविरुद्ध खूप कट रचले पण पांडू पुत्र हे धर्म पण पांडू पुत्र हे त्यातून अं बरोबर निसटले पांडुपुत्र युधिष्टिर अं पांडुपुत्र युधिष्टिर हा खूप अं हा धर्मराजा होता खूप अं अत्यंत तो धर्मराजा होता तो धर्माविरुद्ध काहीच करत नव्हत भीम हा अत्यंत बलशाली होता अर्जुन हा एक धनुर्धर होत या सर्व अं कौरव आणि पांडवांचे कौरव आणि पांडवांचे गुरु होते ते द्रोणाचार्य द्रोणाचार्यानी आपल्या शिष्याना खूप शिकावन दिली आणि आपला अं आपल्या शिष्याना अति उत्त उत्तमोत्तम बनवले पण त्यांना पण त्यांना गर्व होता तो अर्जुनावर त्यानां वाटायचे अर्जुन हा विश्वातला सर्वात चांगला धनुर्धर आहेपण कर्ण नावाचा एक सूत पुत्र हि गोष्ट मानण्यास नकार देत होता तर कर्णला लहानपणी द्रोणाचार्यानी शिक्षा देण्यास अं अमान्य केले कारण तो एक सूत पुत्र होता पण कर्ण याने अं परशुरामकडे जाऊन अं धनुर्विध्या ते शिकला कर्ण फक्त म्हणायला म्हणजे कर्ण फक्त सूत पुत्र कर्ण फक्त जगासमोर सूत सुत पुत्र होता पण खरे तर तो अं पांडवांची आई म्हणजेच कुंती हिचा लग्ना अगोदरचा अं जेष्ठ म्हणजे जेष्ठ मुलगा होता हम्म कुंतीला एका ब्राम्ह एका ऋषींनी वरदान दिले होते कि तू कोणत्याही देवाकडे देवाकडे जे मागशील कोणत्याही देवाचे जे आवाहन करशील आणि जे मागशील ते तो देव तुला देईल आणि अं

कवच कुंडल सोबत तो म्हणजे कर्ण कौरवांनी पांडवांविरुद्ध पुढे चालून खूप कट रचले पण ते या कटातून वाचत राहिले पुढे चालून अं कौरवांनी कौरवांनी पांडू पुत्रांना राज्य देण्यास नकार दिले दुर्योधन याच्या विरोधात होता दुर्योधन अं आपल्या राज्याचा एक INCH चा भागही पांडवांना देण्यास नकार देत होता अह पांडवांना अं कौरवांनी पांडवांसोबतं एक खेळ रचला तो म्हणजे एक खेळ रचला आणि त्या खेळामध्ये पांडवांना पराभूत केले आणि त्या नुसार त्यांना पांडवाना चौदा वर्ष नाही चौदा पांडवांना आकारा नाही चौदा वर्ष वनवास भोगावा लागला पांडवांनी या वनवासादरम्यान खूप हाल काढल पण वनवास संपल्यानंतर पांडवांनी पांडव परत अं कौरवांकडे आपले राज्य मागण्यासाठी पण पांडव पण कौरवांनी त्यांना नकार दिला कौरवांनी एक INCH ही त्यांना अं एक INCH ही अं राज्य देण्यास नकार दिला मग पांडवांनी त्यांचं स्वतःच एक राज्य निर्माण केले ते म्हणजे इंद्रप्रथ इंद्रप्रथ नगरी हि खूप विशाल आणि अति सुंदर होती पांडवा कौरवांच इकडं आधर्म आणि कुकर्म वाढतच चालले होते कौरव पांडवन पांडवांना त्यांचा हक्क न मिळाल्यामुळे पांडवांनी अं कौरवांविरुद्धात युद्ध पुकारल हे युद्ध म्हणजेच खरे तर महाभारत हे युद्ध होते ते धर्म आणि अधर्मा मध्ये पांडवांन विरुद्ध पुकारले खरे पण कौरवांविरुद्ध लढणे सोपे नव्हते कौरवांकडे अं पितामह भीष्म द्रोणाचार्य वरून महारथी कर्ण असे असे शूरवीर योद्धे होते पण पांडवांनी हार नाही मानली ज्यावेळेस हम्म कृष्ण कृष्णम्हणजे पांडवांचे नातेवाईकच होते कृष्ण पण ज्यावेळेस कौरव आणि पांडव दोन्ही पण ज्यावेळेस अं श्रीकृष्णांकडे अं मदत मागायला गेले तर त्यावेळेस श्री कृष्ण ह्यांनी दोन त्यांच्यासमोर दोन पर्याय ठेवले कि एक म्हणजे श्री कृष्णांची नारायणी सेना आणि एक म्हणजे ते स्वतः निशस्त्र अं कौरवांनी एक अं एक यक्षयोनी नारायणी सेने मागितली आणि अर्जुनांनी अं स्वतः श्री कृष्ण यांना मागितली ते पण निशस्त्र

युद्ध करावे लागत होते त्यांना अधर्माचा साथ द्यावा लागत होता द्रोणाचार्य हे होते तर गुरु पांडवांचे आणि अं कौरवांचेहि त्यांना पांडव हे जास्त प्रिय होते पण हम्म हस्तिनापूर

पांडवांच अं आजून अर्जुनायान समोर जेव्हा युद्धात युद्धात समोर जेव्हा अर्जुनांनी पहिले कि आपल्यासमोर आपले पितामह भीष्म आणि

सुशक्त केले हे या युद्धात अर्जुनांनी अनेक अनेक अनेक कौरवांचा नाश केला त्यांनी त्या युद्धात पितामह भीष्म या पितामह भीष्म यास आमरण इच्यामृत्यूचा वरदान होते पण अर्जुनाने पण श्रीकृष्णाच्या मदतीने अर्जुनाने त्यांच्या करून त्यांचा वध केला त्यानंतर द्रोणाचार्य यांचा पण वध करणे सोपे नव्हते पण श्री कृष्ण यांच्या मदतीने त्यांनी तो पण केला महारथी महारथी कडून हा पण खूप पराक्रमी होता पण अं अर्जुनाच्या अर्जुनाचे वडील म्हणजे इंद्रदेव यांनी त्याच्याकडून त्याचे कवच कुंडल दान म्हणून मागीतले त्यामुळे अं कर्णच जे कवच कर्ण जे कर्णच जे Main कर्णच जे सगळ्यात अत्यंत महत्वाचं छ्त्र होत म्हणजे ते कवच आणि कुंडल ते गेले अर्जुनाने क कर्णाचा छल करून हत्या केली हत्या म्हणजे त्यास ठार केले असे तसे युद्ध हे ठरा दिवस अठराव्या दिवशी भीम याने अं भीम याने अं दूर्योदनाचा मृत्यू दुर्योधनयास ठार केले आणि जे ठार होतात ते महाभारत संपले यानंतर अं पांडवांनी युधिष्टिर याचा राज्याभिषेक केला आणि त्यास अं हस्तिनापूरच्या राजा बनविले यानंतर पांडवांनी जवळ जवळ छत्तीस वर्ष अं राज्य केले

मी सगळं ठीक ए तू कसा गोपाळ हे काम नेहमी आता गुलमर्ग आता वाटत नेहमी गुलमर्ग च्या हा आणि हे गुलमर्ग च्या हे म्हणजे भारतातील सर्वात लोकप्रिय स्क्रीन स्किंग त्या पैकी एक आहे ना हो हो त्याला ह ज्याला नयन नयन नयनरम्य आ लँड्सस्कोप च म्हणजे पूर्णपणे म्हणजे आश्चर्यकारक सव्न्दर्य म्हणजे आल्यात

हो हो आपल्या देशातला सर्वस्व यांचा भेट दिलेली आहे हिलस्टेशन ज्या साठी बनवल असेल तर गुलमर्ग हे नाव नक्की जवळ जाणवत असते ना हा आणि हे गुलमर्ग म्हणजेहे गोंडाना हे गुलमर्ग मधील प्रसिद्ध ठिकायापैकी एक आहे आणि ग्रहावेरील दुसऱ्या क्रमांकाची केबलकर हाय आणि केबलकर राईट च्या या या ठिकाणी तुम्ही उत्कृष्टता आणि गुणवत्ता जाणून घेणयासाठी आहेत अन गोंडाना राईट आपल्याला म्हणजे गुलमर्ग चे सरहद विलाचे दृश्य आणि खिळ्यांमार्ग विलिंब केले हो आणि आज योग्यरीत्या जे फुलांचे फुलांचे कुडाळ म्हणून संबधोल जाते हे खरखर हे एक स्वर्गाची ठिकाणे आहेत जाते मंत्र मुक्त करणे लॉस्टिक आणि विविध सरकारी क्रिया ग्राहकांचा आकांश शपतेत होते हा आणि अजून गोंडलाच म्हणजे पहिला टपा पर्यटकांना पंचवीस पॉईंट आठ पंचवीस पॉईंट तीस उंचीवर कोगन्दिरच स्टेशन परेंत घेऊन जातो आणि गोंढोलांचा दुसरा टपा अं बाराहजार दोनशे फूट उंचीवर है जातो आणि पर्यटक घोडेस्वारीचा आनंद घेऊ शकतात किंवा गोवंशहलीचं स्टोबेरी